त्यात काहीतरी तीन list असतात मग त्यातीन list मध्ये आपल्याला कोणत तरी एक कॉलेज भेटून जात आपल्या rank नुसार आपल्याला जर mark चांगले असेल तर आपल्याला चांगल्या level च कॉलेज भेटतं. आपली medium असेल तर mediumlevel च कॉलेज भेटतं. आणि अजून एक प्रश्न की ते rankwise पण ना ते cast matter करते. open ज्या open असेल तर त्यांचे काही तरी खूप marks लागतात आणि दुसर बाकीच्या other cast मधून student असेल तर ते कमी marks मध्ये पण त्यांना चांगल्या कॉलेज भेटून जातात असं पण होत. पण पण हे कॉलेजेस म्हणजे कसे निवडायचे काय बघायचं असतं कॉलेजमध्ये की आता त्यांनी ranking चे कॉलेज हे education board ठरवत का की काय ranking द्यायची कॉलेजला अं नाही कस आपण तर बघू शकतो आता गुगल ला वगैरे search करू शकतो. अह कोणत्या कॉलेजेसचे student चे placement चांगल्या चांगल्या ठिकाणी झालेले आहेत बाबा कोणत्या कॉलेजला placement आहे आणि कोणाचा hundred टक्के result आहे त्याच्यावरून आपण ठरवू शकतो. अच्छा पण ते आपल्याला माहिती पाहिजे ना हे कोणत्या कॉलेजच्या काय placement येत किंवा त्या कॉलेजचा शंभर टक्के result आहे की नाही ते आपल्याला कसं माहित पडेल मग

बरं पडतं की आपण एक कुणाच्या तरी त्या कॉलेजमध्ये आपली एक मैत्रीण आहे किंवा मित्र आहे त्यांच्याशी विचारून जर आपण घेतलं तर एक बरं पडतं. कारण जिथे जिथे अह स्वतः शिकलेल्या असतात त्यामुळे ते आपल्याला चांगली माहिती देऊ शकतात. आपण internet वर google वर बघण्यापेक्षा बरोबर मग हे बघ कॉलेजस आपल्याला म्हणजे placement साठी पण support करतात ना म्हणजे अह मदत असते ना त्यांची placement साठी पण की कसं असतं हो आता खूप सारे कॉलेजेस तर अह करतात म्हणा आता पुण्यामध्ये बघायचं झालं तर DY पाटील आहे अजून अह इकडे सिंहगडच्या खूप सार्‍या चार branches चे कॉलेज आहेत. किंवा मग ते AISSMMIT वगैरे हे खूप मोठे कॉलेजेस आहेत आणि पुण्यातले नामांकित कॉलेज आहेत आणि तिथे mostly हे सगळ्यांना माहितीच आहे. आपण म्हणतो की म्हणजे पुणे हे शिक्षणाचं माहेरघरच आहे तसं अं तिथे शिक्षण पण चांगलं असतं त्या कॉलेजच्या placement पण होतात मग आता pharmacy चे कॉलेज पुण्यामध्ये पण एवढे खूप झालेत ना सांगू शकत नाही मी निम्मे हीकडे पण पुण्याच्या जरा out side ला पण आहेत त्याचं जे काही

या university चे कॉलेज सुद्धा पुण्यामध्ये आहेत आणि जे काही भारतीय विद्यापीठ वगैरे आहेत ते त्यांची ते स्वतःची special university आहे. त्यांची fees पण काहीतरी खूप high आहे. असं मला वाटतं. मग ते बघायच. आपल्याला त्याच्यातून म्हणा cap round मधून पण एक खूप छान कॉलेज भेटू शकत. अह कुणी university मध्ये marks जर चांगले असतील CET चा result जर चांगला असेल तर आपण कमी fees मध्ये पण admission आपल्याला चांगल्या कॉलेजला भेटू शकत जर आपलं

अच्छा म्हणजे ते cap round मध्ये सगळ्या गोष्टी समजून येतात की हे काय आता कॉलेजची fees आहे काय नाही करू अह हा cap round मध्ये जिथे बघा जर आपण त्या वेबसाईटला गेलो apply करायला तर तिथे कॉलेजची सगळी information येते fees पासून सगळी आणि किती seats available आहेत हे पण दिसत असेल ना त्याच्यात हो fees पण दिसतात म्हणजे तिथ कशा काही तरी त्यांच्या fees ठरलेल्या असतात आणि त्या पण category wise fees ठरलेल्या असतात की बाबा open वाल्यांच्या बाकीच्या other cast वाल्यांच्या एवढ्या fees अस असत ते कॉलेजेस मध्ये hostel facility पण असते का? हा hostel facility तर त्यांना द्यावेच लागते कारण की खूप सारे विद्यार्थी बाहेरगावावरून येत असतात ना शिकण्यासाठी मग त्यांना हेच ते कॉलेजच्या जवळ राहायलाच पाहिजे तर त्यामुळे सगळेच कॉलेज hostel facility देत असतात पण वातावरण कसं असतं म्हणजे hostel चं कारण मी ऐकलं hostel च वातावरण कधीकधी चांगलं नसतं ना ते मुलांवर थोडं अह mental pressure ही असतं कधीकधी हो जरा म्हणजे एवढं काही नाही असते तर आता आपल्यावरती depend करत काय काय विद्यार्थ्यांना कस असतं किंवा मग ते direct घरी राहूनच हॉस्टेल मध्ये आलेले असतात. काही काहीना सवय पण असते ते आधीचे कुठे बाहेर राहिलेले असतात. त्यामुळे त्यांना एवढं काही वाटत नाही तिथे राहायला असे नवीन असतात त्यांच्यासाठी hostel हे नवीनच जवळ असतं त्यांना जरा उघड जातीचे सगळ्या परिस्थितीशी रुळायला वगैरे

बरोबर तुम्ही आता B farm मध्ये आहात तर करून राहिला आता शिकत शिकत आहात आता तर म्हणजे अभ्यास होतो कॉलेजेस मध्ये की कस आहे की हे सगळे आपल्याला स्वतः वरच अभ्यास स्वतः च अभ्यास करावा लागतो? हा ते अह म्हणजे जास्त नाही पण खरं तर इथं कॉलेज ला असल्यामुळे self study खूप असतो. self study च करायला लागतो जास्त lecture मध्ये पण कसं काय काय विद्यार्थ्यांची क्षमता असते तेवढी घेण्याची

आणि मग बाकीचं काय आपण study करूनच करू शकतो

ते आता कॉलेज वर depend करत तुमच्या एक खूपच ह्याचं कमी level च कॉलेज असेल तर तिथं हेच असतं. ना practical साठी ना तिथं साहित्य available असतं ना विद्यार्थी येतात. असं पण अवस्था आहे खूप सार्‍या कॉलेजेसची कि जिथं फक्त exam ला जाण्या पुरत जातात असे आणि बाकीच काय practical व्यवस्थित नाय lecture पण होत नाही सगळे timetable नुसार schedule नुसार management व्यवस्थित नसतं अशी पण खूप वाईट काही काही अवस्था आहे कॉलेजेसची पण काही काही कॉलेज तर खूप चांगले आहे तसं म्हणायला त्यांचं कसं जस management ठरलेलं असतं तसं ते follow पण करतात असं पण असतं बरोबर कारण की हे बघ आपण एवढे fees भरतो कॉलेजमध्ये तर हे जर तसंच राहिलं की काही अभ्यास नाही काय नाही मग पोरं काय शिकतील मग तेच ना आता माझं कॉलेज म्हणायचं झालं तरी ते आहे त्यातल्या त्यात बरं अं होतं म्हणजे कॉलेज चे वगैरे होतात व्यवस्थित कधी थोडाफार एक दोन off जातात कधी म्हणजे teacher available नसतील तर नाहीतर मग बाकी सगळ आहे व्यवस्थित एवढ हे पण नाही पण काही काहीनी

काही नाही म्हणजे just पैसा भरतोय म्हणून भरतोय fees घेताय तर तुमच्याकडंन विद्यार्थ्यांना knowledge भेटतय ना त्यांचे practically practical होतायत असे त्यांच्यासाठी सगळे अह chemical available असतात ना ना labs आहेत त्यांना असं असं पण आहे कॉलेज scholarship च्या असत त्यांच हा मग final exam च्या वेळेस त्यांना जरा त्रास जात असेल ना हो खूप त्रास कारण की final exam ला कसं असतं आता इतक्या वेळेला येत असतात दुसऱ्या कॉलेजचे थोडी ना तिथे आपल्याला cheating करायला जमतय आणि बाकी काय मग तिथे fail झालं तर मग आपलंच नुकसान होणारे बरोबर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अजून कॉलेजेस मध्ये म्हणजे अह बाकी काय extract activity पण होतात का काही म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त काही अजून activities अह हा म्हणजे बाकीच्या activity असतात सगळ्याच कॉलेजमध्ये sports खेळ वगैरे जेव्हा बाकी आणि कार्यक्रम वगैरे बाकीचे webinar सगळं guest lecture वगैरे arrangement असते तसं

साठी आवश्यकच आहे म्हणजे विद्यार्थ्यांना नुसत अभ्यास करूनच ठीक नाहीये ना थोडफार enjoyment पण पाहिजेय ना बरोबर तर हे दरवर्षी असतं कि दोन वर्ष असून एकदा कसं असतं मग हे नाही दरवर्षी arrange करतात हे सगळे कार्यक्रम दरवर्षी असतात म्हणजे जरी आता नवीन विद्यार्थ्यांचे admission असते जे काही first year मध्ये येणार असतात त्यांच्यासाठी freshers party वगैरे असते. आणि जे काही विद्यार्थी final year ला असतात ते अह कॉलेज सोडून झालेले असतात त्यामुळे त्यांना farewell वगैरे हे arrangement हे तर कार्यक्रम ठरलेले असतात ते दरवर्षी होतात. बर तशे आपले पुण्यामध्ये बघितलं तर तसे आपले top चे कॉलेजेस म्हणतो ते कोणकोणते आहेत? अह पहिल्या दहा मध्ये आता pharmacy चे म्हणायला गेलं तर पाहिलं आहे MIT वैगेरे ते असेल नंतर मग AISSM आहे नंतर DY पाटीलच जे काय आहे दोन कॉलेज आहेत ते नंतर मग सिंहगडचे पण आहेत ते सिंहगडचे चार branch आहेत. अह एक आहे वडगावला अह एक आहे नेरळ मध्ये एक कोंड दुभ्याला आणि एक लोणावळ्याला अश्या सिंहगडच्या चार कॉलेजेस आहेत ते पण आहेत नंतर मग बाकीचे इकडे JSPM झाले JSPM च्या पण branches आहेत वाकोली मध्ये आहे अं अजून इकडे खराडी ला आहेत ते पण चांगले आहेत आणि मग नंतर बाकीचे आहेत सगळे हे mostly आहेत सगळे कॉलेज एक दहा कॉलेज असतात पुणा university च्या under येतात का मग हे अह हो सगळे पुणा university आणणार आहेत पण काय काय आहे बघा MIT आहे ते त्यांचं स्वतःची university आहे आणि DY पाटील पण आहे त्याच्यामध्ये त्याच्यात पण DY पाटील मध्ये दोन कॉलेज आहेत एक त्यांची स्वतःची university आहे आणि एक पुणा university आहे symboysis पण आहे ना तिकडे symboysis हा symboysis पण आहे पण ते एक private university च आहे असं वाटत अच्छा हो आता कस आहे ह्या क्षेत्रामध्ये भरपूर कॉलेज झाले आणि भरपूर autonomous city झालेल्या आहेत

अह असं काही नाही पुणे पण ठीक आहे आपलं depend करत कि placement वरती पण depend करत कि कोणतं कॉलेज चांगली placement देत ते मग काय मग ते अह शिक्षणानंतर job करण महत्वाचं आहे ना

placement च आवश्यक आहे जास्त एवढी चांगली माहिती दिली मला तुम्ही admission आणि कॉलेजेसच्या regarding तर अह परत काय माहिती झालं तर काही असेल तर मग मी तुम्हाला परत अह विचारेल हो हो चालेल विचारा विचारा

महाराणी लक्ष्मीबाई साहेब गंगाधरराव नेवाळकर म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई नोव्हेंबर एकोणविशे नोव्हेंबर एकोणविशे वीस अठराशे पस्तीस जून सतरा अठराशे पंच्यांशी अठ्ठावन्न या एकोणविसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्तानात इसवीसन अठराशे सत्तावनच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावाचे या एक अग्रहीत सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता म्हणून स्थान प्राप्त झाले आहे. राजमुद्रा राणी लक्ष्मीबाई सण एकोणविशे दहा उर्दू भाषेत हिंदी मराठी अर्थ राणी लक्ष्मीबाई वर्ष अठराशे चोपन्न बालपण महाराणी लक्ष्मी बाईंचे मूळ नाव माणिकर्णिका होते आणि त्यांचे वडील मोरपंथ तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आसऱ्याला होते. तांबे कुटुंब मूळचे भट्टर ते रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गूढेगावचे होते. साताऱ्याच्या वाढवंश येथील भृमेंद्र स्वामींनी तांबे या सेवेत रुजू करून घेतले होते. मूळ पुरुषाची समाधी मंदिराच्या परिसरात आहे नंतर काही मंडळी दक्षिणेकडे गेली खेडकुळी या भागात राहिली तर कृष्णाजी बळवंतराव मोरपंथ आणि सदाशिव हे पुणे काशी वेठूर आणि झाशीचा वास्तव्याला राहिले आज काही वंशज नागपूर व साताऱ्यात आहे तांबेंचा पानिपत युद्धातही सहभाग होता राणीचा जन्म मोरपंथ तांबे आणि भागीरथीबाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे

तांबे हे मूळ निवासी गूढेग्राम रत्नागिरी येथील होते. व्यवसायानिमित्त पुणे व सातारा येथे स्थायी झाले, तर नेवाळकर मूळ निवासी कुटग्राम रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी ज्यांना जळगावच्या पोराळा येथील जहांगीर दिली व कालांतराने झाशी संस्थांच्या सुविधार दिली. इसवीसन अठराशे अठरा नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झाशी वंश परंपरांगत घेऊन महाराज महाराजा ही पदवी धारण केली. व्यक्तिमत्त्व धोरणी चतुर युद्धशास्त्रनिपुण शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरीही राजघराण्याशी संबंधित व्यक्तीमध्ये वावरलेल्या वाढलेल्या होत्या.

नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व महाराणी लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणार नव्हता अष्टपैलु व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्ध प्राविण्य मिळवले बाजीरावांच्या पदरी बाळहट देऊ दार नावाचे उत्तम कसर कटू आणि कुस्तीगीर होते त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखम नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण, चपळता, शरीराचा तोल सांभाळण्यासाठी पूर्ण कौशल्य खाटकपणा आणि चतुरभान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखम विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या महाराणी लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी धोरणीपणाने लष्करी पोशाखात वावरणे अशे ठरवले. एकोणवीस मे इसवीसन अठराशे बेचाळीस मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानांचे राजे झाशी नरेश श्रीमंत श्रीमंत महाराजाधिराज राजाधिराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला तेव्हा त्यांचे नाव लक्ष्मी असे ठेवण्यात आले लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांना राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. दरबाराची कामकाज राणीने पाहणे गंगाधररावास पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेला उपयोग आणि राणी लक्ष्मीबाईंनी स्वतः जपण्यासाठी केला त्यांनी आपला रोजचा व्यायाम कसरत घोडेस्वारी तलवारबाजी नेहमी सुरु ठेवली. महाराज गंगाधरराव नेवाळकर व महाराणी लक्ष्मीबाई याना मुलगा झाला, परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधरराव ही या गोष्टीने दुखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव मुलाला दत्तक घेऊन त्यांचे दामोदर असे नाव ठेवले. एकवीस नोव्हेंबर इसवीसन अठराशे त्रेपन्न मध्ये महाराजा गंगाधररावांचे निधन झाले. झाशी संस्थान इस्ट इंडिया कंपनी द्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही. असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांनी असणाऱ्या मैत्रीपूर्व संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय बेकायदेशीरपणा आणि खुळसावटपणा उघड केला. एका पदरात त्यांनी झाशी नात आशा केली. तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल, तरी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा विश्वास वाटेल का? अशा शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आवाहन दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आवाहन दिल्याचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तीमधील एक होत्या. परंतु हिंदुस्थानातील संस्थानांनी खालसा करण्याचा निर्णय governal generalgeneral घेतलेलाच असल्याने झाशी संस्थान ही खालसा करण्यात आली तेरा मार्च इसवीसन अठराशे चोपन्न रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा करण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात लीन करण्यात आली. त्यावेळी स्वाभिमानी राणीने मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्धार काढले. झाशी खालसा झाल्यावर आणि लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.

या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्यावर राहण्यास गेल्या. पुढील बावीस जुलै इसवीसन अठराशे सत्तावन्नला ब्रिटिशांनी राणीचा झाशीची अधिकार स्त्री हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते. आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात सुरक्षित असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीर पनाने परिस्थिती हाताळली जुन्या विश्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पळी दिली. दिवान लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर प्रत्यक्ष वडलांना मोरपंथ तांब्याना खजिनदार केले. लक्ष्मणरावांना भाऊ मुलगा तसेच आणि नामांकित गोलंदाज याना फौजेचे व शस्त्रस्त्रांच्या जोडणीचे काम केले. बंडखोर ठाकोरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या बावीस तोफा पुन्हा सुरु करून तोफगोळे निर्मिती सुरु केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या शिपायांना आपल्या सैन्यात शामिल करून घेतले. परकीय विरुद्ध लढण्याची तयारी करत असताना राणींनी प्रजेचा अभिमान निष्ठा वाढवण्यास व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत

त्यांनी किल्ल्यावर रंगपंचमी सारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळद कुंकवनी कार्यक्रम केले. अशा प्रकारे प्रशासन सैन्य व कलाने कार्यक्रमे आणि चोख व्यवस्था लावून स्वराज्य असण्यास विश्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आणि आवडीच्या गोष्टी करण्यासाठी त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांची योग प्रयोग घडून आणले. मराठी भाषीयांसाठी राजक्रीडा चित्रलेखा इत्यादी अनेक नाटकी योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समर्थ व सुसंकृत राज्य घडण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नदी दृष्ट ढाले दरम्यान एकवीस मार्च अठराशे अठ्ठावन्नला सकाळी आपल्या फौजेसह झाशीजवळ आला त्याने राणीस

स्वतः चे आणि अर्जुना चे जन्म होऊन गेले आहेत याबद्दल भगवंतांनी कथन केले आहे. तसंच सर्व जन्मा ची लवचिक ता सांगितले ली आहेत. भगवंतांनी प्राप्त झालेल्या पुरुषा चे लक्षण सांगितले आहे. भक्ता च्या भावने प्रमाणे भगवंता ची वागणूक अनेक असतील. संक्रमित पुरुषां ना ताबडतोब फुल प्राप्ती होती. चार ही वर्णांनी उत्पत्ती चे कर. तू भगवंता चे नाव त्याचे दिव्यकर्मा जाणले पाहिजे. पूर्वी अनेक मुर्शतपूर, चांद निष्काम कर्म केली तसेच कर्म करण्याची आज्ञा दिली आहे कर्मा अशा कर्म यातील फरक जाणला पाहिजे. कर्मा मध्ये कर्म कर्म पहावे आणि अकर्म मध्ये कर्म पाहावे श्लोक एकोणावीस तेवीस मध्ये योग्य व महापुरुष असे आचरण करतात. याचे वर्णन करून त्यांना महिमा कथन केलेला आहे. कोणत्याही प्रकारची कामना व संकल्पना न ठेवता आचरण करणाऱ्या ज्ञानीलोकांची प्रशंसा केलेली आहे. मनातील फुलांची आसक्ती सर्व प्रकारे. फोन कर्मयोगी असतो. त्याचे वर्णन करून तो कोणत्याही प्रकारच्या कर्मबंधनात सापडत नाही. त्याचे वर्णन केले आहे. येतात कर्म करणारा आणि पुरुषा ची सर्व कर्मे नष्ट होतात त्याचे वर्णन नाही. श्लोक -तेवीस ते बत्तीस मध्ये फलसित वेगवेगळ्या यज्ञां कथन केले आहे. प्रारंभी पब्या ने कथन केली आहे. देव यज्ञा आणि ज्ञान येते याचे वर्णन केले आहे. इंद्रिय स्वयंभू यज्ञा हा महत्वा चा आहे आणि विषयी हवन रूप यज्ञ ही महत्त्वाचा आहे. अंतकरण संयम रुप यज्ञ हा श्रेष्ठ होय. द्रव्या यज्ञ तप यज्ञ योग यज्ञ आणि स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ यांची स्वतंत्र वर्णन केले आहे

संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अत्यंत आवडी चा विषय. सर्व प्रकारची कर्मे ज्ञाना मध्ये समाप्ती प्राप्त करून देतात. ज्ञानयज्ञात मनाची मन पण संपून जाते. शब्दांची धाव देखील थांबली जाते व तेथे जाण्या जावयाची वस्तु जे ब्रह्म अती प्रशंसा अनुभवता येते. याने पुरण कडून भावाने ज्ञान प्राप्त करून द्यावे. संताजी मनोभावे सेवा करावी काया वाचा मनाने त्यांच्या चरणी लागावे. ज्या वेळी ज्ञान प्राप्त होती त्या वेळी आपल्या सर्व भूतें भगवंता च्या स्वरूपात दिसू लागतात. माणूस किती हि पापी असला तरी जुन्या नौके ने तरून जातो. या जगात ज्ञाना सारखे परम पवित्र. दुसरे काही नाही. ज्ञान यज्ञा सर्व प्रकारच्या कर्मबंध नाही से होऊन जातात. ज्ञानाची पवित्रता ज्ञानाचे ठिकाण आहे. श्रद्धा वाण इंद्रियजिंकलेल्या माणसांना ज्ञान साधने तत्पर असलेल्या तत्पर असलेल्या पुरुषा ला ज्ञानाची प्राप्ती होते. हृदया तील सर्व प्रकारचे संशय ज्ञान खटक्याने यांनी नाहींसे करावेत आणि ईश्वर ईश्वर पण बुद्धीने कर्म करावें. आत्मज्ञान या सर्व श्रेष्ठ असून ती जाणून प्रत्येका ने आपली कर्तव्ये पार पाडा वी निष्काम भावनेने करावी म्हणजे जीवन अंतर्बाह्य सुख सहा मी होईल. आत्मसंयम नावा च्या सहाव्याच श्लोक एक ते चारमध्ये निष्काम कर्मयोगाचा विषय आहे आणि योगारूढ पुरुषा ची लक्षणे दिलेली आहेत. कर्मा च्या फळा ची इच्छा न करता जो गीत कर मी करतो तो संन्यासी व योगी आहेत. ज्याला संन्यास म्हणतात त्या लाच योग जाणारी कर्मफलाच्या संकल्पना चा त्याग केल्या शिवाय कोणी योग्य होता. सर्व संकल्पना चा त्याग करणार्यास योगारूढ म्हटले जाते असा पुरुष देह धारी असला तरी विदेही असुरतेला पोहोचलेला असतो. श्लोक पाच ते दहा मध्ये आत्म युद्धा ची प्रेरणा आणि. भगवत्प्राप्ती झालेल्या पुरुषा ची लक्षण वर्णन केलेले आहे. ज्या ने मन व इंद्रियांसहित शरीर जिंकले आहे तो स्वतः आपणास आपला मित्र आहे ज्या ने जिंकले नाही तो सत्ता स्वतः चा शत्रू आहे. जाने दुःख सुखा ला समान मानले आहेत त्याचा ईश्वरा चे अस्तित्व सर्वत्र दिसू लागली ज्या ने सर्व इंद्रिये जिंकले ली असतात त्याला योग् युद्ध असे म्हणतात जो सर्व विषयांची समान बुद्धी ठेवतो सर्वश्रेष्ठ होय. आकार भिन्न भिन्न असली तरी चैतन्य आणि सर्वत्र समान असते. संपूर्ण विश्व हे भगवंता सत्तेवर कर्मरत असते. श्लोकअकरा ते बत्तीस मध्ये सविस्तर ज्ञान योगा चा विषय कथन केला आहे. पवित्र परम मंगल स्थानावर योग साधना करणारा पुरुष असतो. त्या पवित्र वातावरणा चा मनावर उत्तम परिणाम होत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी तर मणी स्नाना चे उत्कृष्ट प्रकारे वर्णन केले आहे. तसेच आसन मुद्रे विवरण केले आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु परंपरा म्हणजे आदिनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या कुंडली किनी शक्ती चे उत्थापन झाले आहे.

पुरषा सर्व श्रेष्ठ आनंद प्राप्त होता. जीवा शिवा शी मिलन झाले. की महा सुखाची दिवाळी येती जो सर्व सुख किंवा दुख आपल्या स्वतः प्रमाणे चं पाहतो तर कर्मयोगी सर्वश्रेष्ठ होईल. श्लोक ते-तीस -छत्तीस मध्ये म्हणोनि ग्राहकां विषयी मांडलेला आहे. मनाचा निग्रह करणे अतिशय कठीण नाही परंतु अभ्यासाने आणि वैराग्याने मना चा निग्रह कर तायेत. अंगी योगाचे सामर्थ्य प्राप्त होते. त्या वेळी मनाची चंचलता अवस्था संपून जाते. श्लोक सदोतीस ते सत्तेचाळीस मध्ये योग व्यस्त पुरुषा च्या गती चा विषय मांडलेला आहे. ध्यानयोगाचा विषय मांडलेलं आहे. महिमा वर्णन केला आहे

संत ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात की मन भावना तुम्ही अंत करणाने योगी या माणसा अंत करणाने योगी आणि त्याचे अंतर बाय जीवन संपूर्ण. आनंदी होते या सातव्या अध्यायांत एकतीस नाथ शोका मध्ये विज्ञाना सहित ज्ञानाचा विषय कथन केलेला आहे. विज्ञाना सह तत्वज्ञान पूर्णपणे जाणले तर जगात पुन्हा आणखी. पुण्या च्या आणखी जाण्या ची काहीच शिल्लक राहत नाही. जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही. विचार मागे फिरतो. तर्का चे काही चालत नाही. त्याला ब्रह्मज्ञान असे म्हणतात. त्या हून दुसरा दुखापन्च तो विज्ञान होय. आणि प्रपंचाला विमान हे अज्ञान हजारो पुरुषां मध्ये एखादाच मला तत्वाचा जातो. पंचमहाभूते आणि बुद्धी अहंकार ची माझी आठ प्रकारची प्रकृती आहे. मी सर्व जगता चा उत्पत्ति, कर्ता वस्ताद, आहार रिता आहे. प्रकृती प्राण्यांच्या नामरुपा चा विस्तार कर तील ज्या प्रमाणे दोऱ्या चे मणी दोऱ्याचे मणी धारण केलेली असतात, त्याचप्रमाणे मीही विश्व धारण केले आहे. श्लोक आठ ते अकरा बारा मध्ये सर्व सर्व पदार्था चे कारण रूपाने ईश्वर भरलेला आहे त्याचा व्यापकत्याचे कथन केले आहे. चंद्र सुर्या तील प्रकाश मी विश्वाचा जनतेला आहे आणि चंद्र सूर्यातील प्रकाश मी आहे. वेदांतील ओंकार, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व मी जाणलेले आहे.

तरी तो विकार म्हणजे मी नाही. श्लोक तेरा ते एकोणावीस मध्ये आसुरी स्वभावा च्या पुरुषा ची निंदा आणि भगवंत भक्ता ची प्रशंसा केली आहे. तीन गुणांनी हे जगत् मोहित झाले आहे म्हणून त्या पलीकडे असणारा मला ते जाणत नाही. लोक अहंकारा मुळे मग ते मुळे भारती च्या विशेष भागात झालेली आहेत म्हणून माझ्या पासून उत्पन्न होऊन देखील ते. मधु रूप. जे मला अनेक भरता ते माया नदी तून तरून जातात अर्थात आर्त जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त

जाणणारा ज्ञानी भक्त मला भजत असतो. श्लोक वीस ते वीस तेएकवीस मध्ये एकवीस मध्ये महिमा वर्णन केलं आहे. आपल्या योग माये चे आवरण घेतल्या मुळे मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही

जे पुण्य मधील लोक कर्म आणि राग द्वेषा ला जिंकतात ते मला अन्याय भावना ने भजतात. हे पुरुष अधिभूत व अधिदैवत यांच्या सह तसेच अधिण्यानं सह सर्वांचे आत्म रूप मला जाणतात. ते शांती ता ने पुरुषांच्या अष्ट कालीन प्रभु शी एक मात्र होतात. त्यांना ही देव म्हटले जाते. अकरा वा अध्याय हा शांत. आणि अद्भुत रसा ने भरले ला आहे. त्यामध्यें श्लोक एक ते वीस मध्ये अर्जुना ने विश्वरूप दाखवण्यासाठी श्री कृष्णा ला प्रार्थना केली आहे. हे देवा मी आपली विश्वरूप पाहणे शक्य आहे असे आपणास वाटत असेल तर विश्वरूपा ची मला दर्शन करावी. श्रीकृष्णांनी वविश्व्रूपाचा चा अफाट आहात प्रकट केला. श्लोक पाच ते आठमध्ये भगवंतांनी आपले विश्वरूपा चे वर्णन केलेले ते रत्नानी संपूर्ण ब्रह्मांड जग यामुळे. आपण आपला हा? अफाट प्रकार केला आहे. श्लोक रत्नांनी संपूर्ण ब्रह्मांड भगवंता मुळे आठ वसू अकरा रूद्र दोन्ही अश्विनी कडून हे सर्व. पंचमहाभूत ई. हा सागर कसा आहेस एकदम मजेत तू कशी आहेस

इथे च राहते आपल्या या वस्तीगृहावर

कामाच त्रास नसते घेत रे फिरायला पण एक वेळात वेळ कडून फिरायला जावं लागत जस कि आता आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवार आणि रविवार तुम्हाला सुटी च असते ना. हो सुटी तर असते जातो आम्ही फिरायला जवळ पास पण तुला माहित ये का फिरायचं म्हटलं तर ना. अशी दूर कुठली तरी म्हणजे फिरायला जायला भारी तू कुठे गेलास का फिरायला असं दूर कुठे तरी आरे हो हो मी गेलतो ना मी आता इकडे गोव्याला जाऊन आलोय आणि तिथे आधी खूप मज्जा केली वीरोम ला मद्राज ला पाणी खेळों आणि तिथे करता करता हे पण म्हणजे हम्म संपवून गेलं कि जेणे करून हे एकदम मज्जा झाल व्वा मला ऐकून खूप भारी वाटलं कारण माझं स्वपन ये मला जायचंय फिरायला एकदा गोव्याला मी खूप ऐकलंय तिकडचं म्हणजे खूप मज्जा असते असं तसं तू जाऊन आलाय म्हणजे तू नकीच खूप मज्जा केली असणार हो खूप मज्जा केली ये मी तिथे तिथे म्हणजे मी आणि माझी मैत्रीण बरोबर गेलतो आम्ही म्हणजे ती माझी partner होती तिच्या बरोबर गेलो Girlfriend आम्ही तिथे खूप मज्जा केली photos काडले.